लाल कलरच्या अक्षरा मध्ये वर्क नाव लिहलेले आहे तसेच काळ्या--

समोर एक माणूस उभा आहे त्या माणसा शेजारी एक पंचींग बॅग आहे.

तसेच घरा शेजारी पत्र्याच्या शेडात --

चार माणसे दिसत आहे तसेच झाडा खाली बरेच अशे माणस व महिला आहे एका महिलाच्या हातात लहान बाळ आहे तसेच एका महिलाच्या हातात टोपली आहे.

कार जवळ काही कार रिपेरिंग चे सामान पडलेले आहे.

मोठे झाड आहे तसेच दोन गाड्या पार्क केलेल्या दिसत आहे शाळेचा मोठा असा गेट आहे गेट वर शाळेचे नाव आहे शाळेला बर्याच अश्या खिडक्या दिसत आहे.

आपण बघु शकतो मारुती सुझुकी चे एक शोरुम आहे शोरुम मध्ये काही कार उभ्या दिसत आहे शोरुम मध्ये एक लाकडी टेबल दिसत आहे तसेच एक माणुस उभा आहे.

आपण बगु शकतो एक रुम आहे रुम ला काचेचे असे पार्टेशन आहे रुम मध्ये एक खिडकी आहे खिडकी वर एक एसी आहे.

आपण बगु शकतोय एक मोठी अशी मजीद आहे.